बघ तू हा मघ एक हो एसरचा किवा मग हे डेल पण भारी होता आणि एसर चा पण मस्त आहे तेच बघतो मी तुला घ्यायच्या वेळेस तस विचारेल एकदा हो चालेल चालेल हो थँक यु

बाय

हॅलो व्हेरी गुड इव्हनिंग काय म्हणते अरे या टायमाला कुठे गुड इव्हनिंग गुड नाईट झाली आहे आता जस्ट केलं मस्त काबोली चणा केलेला मम्मीने

मला जीरा राईस बरोबर राजमा आवडतो हा आय लव एनीथिंग लाईक जीरा राईस के साथ तुम मेरे को मला जर अह दाल भेटला दाल फ्राय राजमा दाल मखनी दाल मखनी बरोबर पराठा छान लागतो पराठा किंवा रोटी

एक नंबर होते मां की डाल ते पंजाबी ड्रेस डिश आहे ना

आता आपण ज्या एजमध्ये आहे त्याच्यामध्ये तर सगळं खायला असं वाटतं फक्त काय काय गोष्टी आहेत त्या नाही खात

मी एग्ज नाही खात मी एग्ज नाही खात मी मटन नाही खात मग आह अह मी अह मी हे पण नाही खात आपल फिशेस मच्छी मध्ये फक्त प्रॉन्स कोलंबी खाते ओय

अशी कशी तू मला वाटलं सुरमई पापलेट सगळं टेस्ट करून झालं असेल तुझं आधी खायची मी जेव्हा मी चौथी तिसरीला होती ना तेव्हा खूप खायचे आधी म्हणजे मम्मी ची मम्मी आहे ना मच्छी विकायचे ना ती माझ्यासाठी आणायची म्हणजे मला पापलेट आणि अह बांगडे ते आणून द्यायची मी खूप खाल्लेलं ते येस प्राइड करी काही पण आता मला आहे ना त्याची स्किन त्याची टेस्ट वेगळी येते म्हणजे मला आवडत नाही मग ते वास येतो म ते डोक्यात बसलय एग्ज तर नाही खात आजकालचे फळ तर एग्ज खाल्ल्याशिवाय राहत नाही कस आवडीने खातात ते पण हाफ फ्राय हो पण मला हाफ फ्राय नाही आवडत आयदर अह हाफ क्वचित कधीतरी खातो पण खाल्लं तर आमलेट मोस्ट ऑफ द

इवो हाऊ तुम्ही लोकं कसे खातात रे बाप

आणि ते सगळं फोल्ड करून पकडल्यानंतर ते दोन्ही ब्रेड बांधून ते अख्ख ब्रेडच्या आत गेल पाहिजे तरच मला ते आवडतं ते ब्रेड च्या बाहेर वैगरे आल्यावर कसं तरी त्याच फिनिशिंग नाही आलं तरी मला आवडत नाही त्याच्यामुळे मी वाटेलाच जात नाही त्याच्या माझ्या काकांची पोर आहेत ते लोकं ब्रेकफास्ट ला एग्जच खातात काही नसेल तरी एग्ज दिवसाला तीन टाईम एग्ज खातात

पण त्यांना काय आहे आवडीने खातात हाफ फ्राय असो बुर्जी असो काय पण असो ते लोक आहे ना म्हणजे आता त्यांच्या इज मध्ये एक आहे फिफ्टीन फिफ्टीन इयर्स ओल्ड मग सोलर सत्र आणि मग एक आहे ट्वेल्व्ह थरटीं इयर्स मग एक आहे ट्वेंटी इयर्स आणि एक आहे टेन इयर्स इलेव्हन इयर्स हा टिन इज मध्ये पण गर्मी खूप होते ग पण इग्जची त्रास होतो त्याने न्हाई ते लोक आवडीने म्हणून खातात त्यांचं कस असत स्पोर्ट्स च आहे ना एक्सट्रा सर्कलम मध्ये हा मग ठीक आहे दोन जण फुटबॉल ला आहे आणि एक आहे ती बारकी अकरा वर्षाची आहे ती बास्केट बॉल आहे हम्म मग ठीक आहे ऍक्टिव्हिटी असतील तर काही नाही पण अदरवाईज एग्ज खूप उष्ण पडत

आपण हे बोलतात ना एपेटाइट तसच असत

आह आणि हिज लाईक हो तस म्हणजे एक दम असं लांब आणि असं जाडा आहे ना थोडासा अंगाला एकदम हेल्दी आहे तुला तर माहित असेल जे असं जिम वगैरा करतात त्यांना त द्यावंच हम्म पण जेम्स च्या ह्याच्यात सुद्धा जास्त करून प्रोटिन्स वाढवले जातात आणि कार्बोहायड्रेड्स डाउन केली जातात स्प्राऊट सशांत तर पावा जास्तीत जास्त प्रोटीन असतात ते अशाने बघितले जातात तो नाही खात तो तो तो आपापला केला खाणार आणि हे आपलं एग्ज माझा भाऊ पण आहे ना नौ आता तो किती वर्षाचा आहे सत्तावीस वर्षाचा आहे पण तो तस तेवढ खातो आहे किती अंडे खातो सहा अंडे किंवा पाच अंडे चार अंडे तीन केळी खाणार दूध घेणार पण बाय द वे आपल्याला असं इंटेक करायला पाहिजे तस

अह आता हे व्हिटॅमिन आपला बी ट्वेल्व्ह मूळ खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या ॲनिमल सोर्स आहेत आणि त्याची जर का डाऊन झाली तर तुम्हाला टॅबलेट घ्यायला लागतात त्याच्या हा आताचे तीन आहेत तर खूपच वेगळ आहेत एप्पल आपल्या टायमाला काय एवढा हे नव्हता आता तर नुसतं एडिक्शन मध्येच आहे

जेव्हा जी प्युअर व्हेजिटेरियन लोक जी होती त्यांना अडॉन्सन्स टाइम मध्ये दही दूध हे सगळं जे कॉन्टीनुएस इन्टेक असायचं त्याच्यामुळे त्यांना त्याच कधी प्रॉब्लेम झाला नाही

आणि मग त्याच्यात अह मेल्स मध्ये पण ऍनिमिया दिसून येतो आणि हे सगळे जे प्रकार दिसून येतात ते असे होतात मग मुलांचे फिटनेस नाहीत ते काय काय लोक लय हेल्प कॉन्फीइन्स झालेत आपण तर काहीही भेटलं कसही दूध पिण्याचे हे तर लॅक्टोस फ्री हे फ्री ते फ्री अरे आपण तर वाटल त खायचो त्या इज मध्ये

लॅक्टस्प्री पाहिजे सोयामिल्क पाहिजे आपण तर रुटीन व्हील्स घेत होतो आपल्याला काही त्रास नाही झालेला आहे मला हे नाही समजलं कि हे वेगेंन फूड कस असत ओह वेगन फूड वेगन फूड मध्ये नॉनव्हेज नॉनव्हेज सोर्स काहीच नसतात इव्हन नो मिल्क

मिल्क कड पण नाही त्याच्यात हा त्याच्यामध्ये ते कशासाठी ते पूर्ण कम्प्लीट एक जैन फुड झालं तर हे तिने जे हे काहीही नाही भेटलं तर मग त्यांना कस ताकद भेटल या काय भेटेल

हा म्हणजे काय लागतच नाही त्याच्यात काय हाय पण नाय मग कस काय नाही काय आहे पण नाही असं नाही प्रोटिन्स वगैरे त्याच्यात मिळतात पण पाहिजे तो विटामिन चा बॅलन्स नाही राहत त्याच्यात ते कदाचित ते फिल्टर होऊन असेल ना सगळं काही ते फ्रुट नाही नाही अह तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता त्याच्यात फ्रुट्स असतात त्याच्यानंतर स्प्राऊट्स असतात पालेभाज्या असतात किंवा तुम्ही अह बाकीच्या ज्या ज्या गोष्टी असतात गहू तांदूळ हे सगळं चालतं पण ऍनिमल प्रॉडक्ट्स नाही अच्छा ऍनिमल प्रॉडक्ट्स म्हणून मग डेअरी प्रॉडक्ट्स पण नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये तेच ना मायक्रो ऑरगॅनिझम असतात त्याच्यामुळे ते म्हणजे जंतू बोलतात ना आपण जीवजंतू

म्हणजे त्यांचं ते एक असं झालं ना कम्प्लीट जैन फूड सारख म्हणजे जैन लोकं पण म्हणजे त्यांना असं की अह एक भलेही जैन फूड मध्ये दूध दूध अलाऊड आहे जैन फूड मध्ये दूध हा दूध, दही, ताक, तूप, लोणी हे सगळं जैन फूड जैन फुड्स ला अलाऊड आहे. नाही काय काय लोक नाही घेत ते पिक आर त्याच्यामध्ये पण लेक्टर आहेत ह म्हणजे ते हे असत ना फर्मेंटेशन पण होतं ना त्याच्यात

तुला माहितेय माझ्या इकडे आहे एक मुलगी माझ्याहून अह दोन वर्ष मोठी आहे पण तिला बघून वाटत नाही तर ती पण जैन च आहे पण ती सगळं म्हणजे खाते फक्त कांदा लसणाचा हे नाही खात पण माझं जेवण असलं ना कि बरोबर खाते हा हा जैनांमध्ये कांदा लसूण नाही हे माहितीये त्याच्यात तर त्यांचं डिनर पण लवकर होत सूर्य अह

फिका फिका आहे काय चव नाय काय नाय नुसतं ये नाही हा जैन फूड च्या बाबतीत मी हे अह एक्सेप्ट करू शकत नाही हे तू तिचा डबा खाल्लाय का मला माहितेय काय काय नाय मीठ मसाला काही माझी गर्लफ्रेंड होती ती जैन होती पण तिचा डबा नेहमी टेस्टी यायचा

अरे पण तसं नाही आता हे मी पण बनवलंय ओनियन गार्लिक समजलं ना हे नवरात्रीच्या टाईमला पण हिच मी जेवण पहिल्यांदा असं खाल्लं की टिपिकल एक जैन मधून म्हणजे तसं जैन नाहीये ही गुजराती जैन आहे आणि अह मोस्ट पीपलइनबली अह तिला हे विचारलं मी तर अह ती बोलते कि सगळेच फक्त दाखवतात खातात सगळे हा ते तर आहे आता माझी जी गर्लफ्रेंड होती ती मारवाडी जैन होती अच्छा हम्म त्याच्यामध्ये पण त्यांचे टाईप्स आहेत दिगंबर जैन श्वेतांबर जैन इट्स अ सोडिफिकन्ट अगेन हा काय मला काय वाटायचं माहितेय ते पारशी लोक कसे असतात आता तर तिने सगळे जैन सगळे मोस्टली प्रीफर्ड करतात थीन एज आणि काय काय असे तर नॉनव्हेज लव्हरच झालेत

म्हणजे अह त्या लोकांना रोल मॉडेल म्हणून ना नाही रोल मॉडेल म्हणून नाही बट अह नाही थीन एज मध्ये बघितलं तर तसं हार्मोनल चेंजेस आणि भरपूर जास्त असतात आणि त्या ह्याच्यात पर्टिक्युलरली तुमचे डाएट आणि हे सगळं व्यवस्थित पाहिजे आदर वाईज तुम्हाला इन फ्युचर मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात

डोन्ट यू थिंक लाईक एज अ म्हणजे कसं कमी वयात पण जरा अह मोर हार्मोनल चेंज आणि यू नो प्रोपर एक हे पण नाही असंच ना विचार वगैरे देणारे अह काही चांगलं समजवणारे त्यांना असं वाटते की ते जे करतात ते सगळं बरोबर आहे व्याख्यान कल्चर आपण म्हणतो

अह अह दुधाला हे दुधामध्ये दूध वाढवण्यासाठी देण्यात येणारे इस्ट्रोजन आणि हे सगळं जे इंजेक्शन्स आहेत त्याच्यामुळे अडोसन्स लवकर ये न किंवा त्याच्या नंतर आपल्या जॉईंट पद्धत जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकमेका मुलांना समजून घेईल अशाने त्यांचे बहिण भावंड की जे सोळा फार एज ग्रुप मध्ये असायचे त्यांचं एकमेकांशी शेअरिंग आणि केअरिंग व्हायचं ते होत नाहीये काही प्रमाणात आपण पण रिस्पॉन्सिबल आहोत त्याला अरे बघ कसं असतं ना अह आजकाल पोरं वन टू वन बोलत नाही सगळ काय ते मोबाईल मध्ये घुसल आपल्या टाईमाला आपण कसं भेटून बोलायचं हे ते अग्रेशन पण बाहेर निघायच्या TC बेअर्स असायची प्रत्येकाचे ठाम मत असायचे मत डेव्हलप व्हायची डिप्रेशन एंजायटी याच्यामध्ये चालले आणि कोण कधी काय काहीही विचार करते काय समजायला एक पर्टीकुलर कमी वयात पण ते लोक काही करून बसतात त्यांनाच नाही माहिती पडत आणि नंतर मग त्या गोष्टीवर रडतात की हे काय केलं आहे असं नाही बोलायचं हे चुकून झालं असं म्हणजे तुम्ही करताना तर विचार करूनच करत होता ना प्रॉपर प्लॅन हा पण करताना सुद्धा ते खूप प्लॅनिंग ने करतात पण त्यावेळी त्यांना हे नसतं की आपण बरोबर करतोय चुकीचं करतोय इट्स नथी पाया पडायला पण त्यांना लाज वाटते मी तर अह एकदम प्रॉपर बँड होऊन म्हणजे बोलतात ना आई बाबांच्या पाया पडते तर सगळे बघतच राहतात म्हणजे अरे एवढं कोण वाकत म्हणजे आपण कसं फोर हेड टच करतो ना आपला पायावर पुढच्या पायाला दॅट इज अ प्रॉपर डिस्टिक

पाया पडण ते भजन कीर्तन मध्ये एवढा इंटरेस्ट नाही द्यायचा फक्त ते साई बाबाचा स्टेटस ठेवला ते नाहीतर मग गणपतीचा तेवढाच म्हणजे त्यांना दाखवायला बस बाकी काय भजन कीर्तन मध्ये बस बोलला तर बसायचं नाही एवढ इच्छापूर्वक करतच नाही काही ऍक्च्युली आपण हा ऍक्च्युली आपणच आपल्या चालीरीती समजावून द्यायला कमी पडतोय

मी मी तर मी तर माझ्या काकांच्या पोरं आहेत त्यात मी मोठी आहे त्यानंतर मी समजावून सांगते त्यांना

त्यांना प्रत्येक गोष्टी मागचं लॉजिक हवं असतं आणि आपण जर का लॉजिक नाही दिल तर त्यांना मग ते कर्मकांड वाटतं आणि मग ते इग्नोर करतात तर ते पूर्वीच्या काळी एक पिढी होती की आम्ही सांगितलं म्हणजे ते झालं पाहिजे त्याच्या मागचं लॉजिक सांगायचे नाही पण ते लॉजिक आता कळलं नाही तर ती लोकं फॉलो करत नाहीत त्यांना असं वाटतंय हे मॅनमेड आहे

ठीक आहे चल आपण ना अं थोड्या वेळाने परत कॉल बॅक करूया

हा बोल ना काय म्हणतो इकडे बाहेर आलो होतो

काय नाही इकडे मित्रासोबत आलो होतो रे त्याला इकडे थोडसं काम होतं दुकानात लॅपटॉपच तेच पहायला आलो होतो हो का लॅपटॉप घ्यायला की काय हा लॅपटॉप घ्यायचा आहे त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम चालू आहे लॅपटॉपचा ते आता काम चालू आहे

हा हो एक रिपेरिंग चा म्हणजे थोडा टाकून बघतोय प्रोसेसर वगैरे त्याचा एकदम स्लो झाला मग कोणत्या ठिकाणी आहे आता हे इकडं निरावा बाजारला आहे एक शॉप आहे तिथं पाहतोय आम्ही त्याचं म्हणणं आहे की याला ठीक होत असेल तर बरं आहे म्हणे नाहीतर मग नवीन पण बघतोय तो त्याला जसं भेटलं तसं त्याला सूट होत तो पाहतोय आता काय झालं म्हणजे प्रोसेसर हार्ड डिस्क गेले का प्रोसेसर गेलाय नाही त्याच्या प्रोसेसर चाच प्रॉब्लेम आहे ते अह त्यांनी पाच-सहा वर्षे झाले त्याचा भाऊ वापरत होता लॅपटॉप आता तो वापरतो आणि त्यामुळे त्याचं त्याने क्लास लावला होता तर त्याचे सॉफ्टवेअर्स खूप जास्त GB चे होते अह यार बा तू तू MBA जर केल तर

MBA का MBA पण चांगल आहे म्हणा असं काही नाही MBA मध्ये ब्रांचेस पण आहे म्हणा फॅकल्टी पण आहेत कोणतं करायचं आपल्या मनावर आहे त्यामध्ये मार्केटिंग पाहिजे बोलता आल पाहिजे नंतर HR असतात नंतर आणखीन फायनान्स आहे खूप सारे ब्रांच आहे त्यामध्ये पण आता आता रिसेन्टली असं झालं की पुण्यातून मला कॉल आले होते पुण्यातून आणि त्याच्यानंतर मध्यप्रदेश मधून मध्यप्रदेश मध्ये कोणतंतरी कॉलेज होतं तिथून कॉल आला होता मला

अह म्हणे तुम्ही तुम्हाला जर PG साठी ऍडमिशन घ्यायचं असल ना

तर तुम्ही घेऊ शकता म्हणे कोणत्या पण स्ट्रीम मधून आणि तुम्हाला फक्त एक्झाम साठी यावं लागल म्हणे अच्छा अह रेगुलर कॉलेज करायची गरज नाही तुम्हाला किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा एक्झाम देऊ शकता मग अच्छा आणि तू तू कॉलेज सर्च केलं का म्हणजे कसं आहे काय आहे

काय कोणता आहे हा कोर्स

एका वर्षाचा कोर्स आहे तो

हा अप्लाय करू शकतो एलिजिबल आहे तो आणि आपल्या संभाजीनगर औरंगाबाद सिटी मध्ये ना DCBA चा कोर्स हा कोणत्याच कॉलेजमध्ये नाहीये

त्यासाठी मी आहे ना बाहेरचे कॉलेज बघत होतो त्या बाहेरच्या कॉलेज बघता बघता मला आहे ना अह पुण्यातून कॉल आहेत काही अह कॉलेजेसचे आणि एक मध्यप्रदेश मधून आला

कॉल अशा संदर्भातून आला की मी जस्ट डायल नंबर डायल केला जस्ट डायल वाल्यां सोबत मी बोललो की माझ्या शहरात अह DCBA कोर्स हा कोणत्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे पर्सीव करण्यासाठी

तर त्यांनी त्यांचे जे सर्च केलं पण त्यांना इथं तर काही भेटलं नाही पण माझी रिक्वेस्ट त्यांनी समोर फॉरवर्ड केली वाटतं